लिब्रिऑफिस बसे वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत
ह्या पाठात शिकणार आहोत टेबल बनवण्याची पध्दत a क्रिएटिंग व्ह्यूज द्वारे bCopy मेथॉड द्वारे
लायब्ररी डेटाबेस वर जाऊ या
डाव्या पॅनेलवरील टेबल्स आयकॉन वर क्लिक करा
उजव्या पॅनेलवर आपल्याला टेबल बनवण्याच्या तीन पध्दती दिसतील
प्रथम क्रिएट व्ह्यू पर्याय बघणार आहोत
त्याआधी व्ह्यूज म्हणजे काय ते जाणून घेऊ
व्ह्यू हे टेबलप्रमाणेच असते
पण ते डेटा संचित करत नाही
ह्याची व्याख्या क्वेरी एक्सप्रेशन अशी आहे
ह्यातील डेटा टेबल्स किंवा इतर व्ह्यूज मधून आलेला असतो
त्यामुळे व्ह्यू बघताना टेबलप्रमाणेच डेटा असलेले कॉलम्न्स आणि रॉव्स दिसतात
Viewsचा वापर डेटाबेसला लिमिटेड एक्सेस देण्यासाठी होतो
किंवा डेटाबेसच्या टेबलमधील कॉलम्न्स नेम्स स्ट्रक्चर गोपनीय ठेवण्यासाठी होतो
उदाहरणार्थ आपण लायब्ररीच्या सर्व सभासदांची सूची दाखवणारा सिंपल व्ह्यू बनवू शकतो
गोपनीयता ठेवण्यासाठी त्यांचे फोन नंबर्स काढून टाकू शकतो
येथे व्ह्यू चे मूळ टेबल मेंबर्स असेल
लायब्ररी डेटाबेस चे इतर युजर्स मेंबर्स tableच्या ऐवजी व्ह्यू एक्सेस करू शकतात
युजर्स केवळ सदस्याची नावे पाहू शकतील
फोन नंबर्स नाही
हा व्ह्यू बनवण्यासाठी बेसच्या मुख्य विंडोवर जाऊ
उजव्या पॅनेलवरील क्रिएट व्ह्यू वर क्लिक करा
व्ह्यू डिझाइन नामक नवी विंडो आणि एड टेबल्स नामक पॉपअप विंडो दिसेल
मेंबर्स वर क्लिक करा
ही पॉपअप विंडो बंद करा
आपण व्ह्यू डिझाइन विंडो मध्ये आहोत
मेंबेरिड आणि नामे फील्ड्स वर डबल क्लिक करा
इद फील्ड समाविष्ट करणे नेहमीच उपयोगी असते
ह्यामुळे व्ह्यू इतर संबंधित टेबलशी जोडणे सोपे होते
उदाहरणार्थ बुकसिश्यूड टेबल
आपण फंक्शन्स क्रायटेरिया समाविष्ट करू शकतो सॉर्ट ही करू शकतो
सदस्यांची नावे चढत्या क्रमाने सॉर्ट करू
तळातील नामे कोलम्न खालील सॉर्ट रॉव मधील रिकाम्या सेलवर क्लिक करा
असेंडिंग वर क्लिक करा
पहिला व्ह्यू सेव्ह करू
ह्या Viewला मेंबर्स नामे ऑनली असे नाव देऊ
ओक वर क्लिक करा
संबंधित डेटा बघण्यासाठी सर्वात वरील एडिट मेनूवर क्लिक करा
खाली असलेल्या रन क्वेरी वर क्लिक करा
वरील नव्या भागात चढत्या क्रमाने लायब्ररीच्या सर्व सभासदांची सूची दिसेल
येथे कोणताही फोन नंबर दिसत नाही
हा सिंपल व्ह्यू आहे
आपण आवश्यकतेप्रमाणे व्ह्यूज बनवू शकतो
पुढे जाण्यापूर्वी एक असाइनमेंट
मेंबर्स ना इश्यू झालेल्या आणि चेक्ड इन न झालेल्या पुस्तकांसाठी व्ह्यू बनवा
Viewमध्ये बुक टाइटल्स मेंबर नेम्स इश्यू दाते आणि रिटर्न दाते ही फिल्डस समाविष्ट करा
Viewला लिस्ट ओएफ बुक्स नोट चेक्ड इन हे नाव द्या
कॉपी मेथॉड द्वारे टेबल बनवू
टेबलच्या रचनांमध्ये साधर्म्य असेल तर ही टेबल बनवण्याची सोपी पध्दत आहे
लायब्ररीमध्ये डीव्हीडीएस आणि सीडीएस आहेत असे समजू
संबंधित डेटा मीडिया ह्या नव्या टेबलमध्ये संचित करू
उदाहरणार्थ सीडी किंवा डीव्हीडी ला तितले आणि publish येअर आहे
ऑडियो आणि व्हिडिओ मधील फरक समजण्यासाठी मीडियाटाइप नावाचे फील्ड समाविष्ट करू
बुक्स टेबल मध्ये अशाच प्रकारची फिल्डस असल्यामुळे हे आपण copy पास्ते करू शकतो
नंतर फिल्डस आणि टेबलचे नाव बदलू शकतो
कसे ते पाहू
मुख्यBase विंडो वर जा
बुक्स टेबल वर राईट क्लिक करा
कॉपी ऑप्शन वर क्लिक करा
राईट क्लिक करा
पास्ते आणि पास्ते स्पेशल ह्यासारखे अनेक पर्याय दिसतील
आपण स्पेसिफिक फॉर्मॅट मध्ये सीओ पाय आणि पास्ते करू
फॉर्मॅटेड टेक्स्ट एचटीएमएल किंवा डेटाबेस टेबल हे काही फॉर्मॅट्स आहेत
येथे डेटाबेस टेबल पर्याय निवडू
राइट क्लिक करून मेनूतूनही पेस्ट करू शकतो
हा विझार्ड उघडेल
ह्या विंडोमध्ये टेबलचे नाव बदलून मीडिया टाईप करा
ह्या पर्यायांमधून डेफिनिशन एंड दाता निवडा
नेक्स्ट बटन क्लिक करा
पुढील विंडोमध्ये कॉलम्न्स समाविष्ट करणार आहोत
ह्या उदाहरणासाठी बुकिड तितले आणि publish येअर निवडा
डाव्या बाजूला निवडलेली ही फिल्डस सिंगल एरो बटणाच्या सहाय्याने उजवीकडे स्थलांतरित करू
नेक्स्ट क्लिक करा
पुढील विंडोत कॉलम्न्स दिसतील
येथे फिल्डचे नाव आणि त्यांचा डेटा टाईप बदलणार आहे
बुकिड च्या जागी मीडिएड लिहा क्रिएट बटणावर क्लिक करा
मुख्य बसे विंडो मध्ये मीडिया हे नवीन टेबल दिसेल
ऑडियो किंवा व्हिडिओ हा प्रकार संचित करणारे मीडियाटाइप हे नवे फिल्ड समाविष्ट करण्यासाठी टेबल एडिट करू
आपण टेबल डिझाइन विंडो मध्ये आहोत
येथे शेवटचा कॉलम म्हणून मीडियाटाइप समाविष्ट करू
पब्लिशयर च्या खालील सेल वर क्लिक करा
फील्ड नामे म्हणून मीडियाटाइप असे टाईप करून फील्ड टाइप मध्ये टेक्स्ट निवडा
टेबल डिझाइन सेव्ह करा म्हणजे ही क्रिया पूर्ण होईल
आपणCopy मेथॉड द्वारे मीडिया टेबल बनवले
असाइनमेंट
उसे विझार्ड टीओ क्रिएट टेबल ह्या मेथॉड ने टेबल बनवा
येथे असेट्स हे सॅम्पल टेबल वापरून ते असेटस्कोपी असे रिनेम करा
ह्या पध्दतीतील अनेक पर्याय वापरून बघा
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
आपण शिकलो टेबल बनवण्याची पध्दत
क्रिएटिंग व्ह्यूज आणि कॉपी मेथॉड द्वारे टेबल बनवणे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
हा प्रॉजेक्ट httpspoken tutorialorg द्वारे सहबद्ध आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद